जहाज चालवतात हि कोणी माणूस चालवतात जहाज --

आणि अशी बासुरी घेऊन इथं खूप सुंदर मूर्ती आहे वरती मोर लावलेले आहेत असं टोप घातलेलय.

वाशिम --